खाली झेरॉक्स लॅमिनेशन असे नाव लिहिलेले आहे बाजूला एक दुकान दिसत आहे दुकानामध्ये एक स्त्री दिसत आहे.

इथे आपल्याला एक जंगल दिसत आहे जंगलामद्धे पालापाचोळा आणि--

काही झाडे दिसत आहे काही उंच झाडे आहे तर काही छोटे झाडे आहे.

इथे आपल्याला एक कार दिसत आहे कारच्या मागे एक ग्राउंड दिसत आहे ग्राउंडमध्ये --

छोट छोटे गवत दिसत आहे आणि एक पांढऱ्या रंगाचा गोलाकार दिसत आहे.

समोर एक बिसलरी बॉटल दिसत आहे एका व्यक्तिचा हात दिसत आहे.

काही गाड्यांवरून लोक जातानी दिसत आहे वरती एक झाड दिसत आहे.

दुकानावर एक बोर्ड आहे त्यावर स्वस्तिक टेलिकॉम अँड जनरल स्टोअर --

अ वरती फुलांनी सजवलेल दिसत आहे समोर एक मोर दिसत आहे.

मसाले पाकीट लटकवलेले दिसत आहेत.

व्यायाम करण्याच्या खाली फरशी दिसत आहे.

इथे आपल्याला एक ट्रॅक्टर दिसत आहे ट्रॅक्टरला नांगर जोडलेला आहे.

बाजूला काही आणखी खांबे दिसत आहेत.

इथे आपल्याला एक मंदिर दिसत आहे मंदिराच्या समोर रोड आहे रोडवरती एका झाडाला कंपाऊंड केलेले आहे.

इथे आपल्याला एक फोर व्हीलर गाडी दिसत आहे नेव्ही ब्ल्यु कलरची गाडी असून ती गाडी सर्व बाजूनी खोललेली दिसत आहे.

काही झाडे दिसत आहेत एक पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला व्यक्ति दिसत आहे.

समोर काही घरे दिसत आहेत घरांच्या समोर एक कंपाऊंड दिसत आहे.